भिंतीवर कोणाच तरी पोस्टर काडलेल आहे जीम ला दोन खिडक्या आहेत.

हिरवे हिरवे झाड सुद्धा आहेत धबधबा हा खूप छान वाहत आहे.

काही डोंगर झाड सुद्धा दिसत आहेत.

दुकानामद्धे अनेक प्रकारची कपडे दिसत आहेत.

पूर्ण पणे कंपाऊंड आहे कंपाऊंडच्या पलीकडे--

इथे समोर आपल्याला एक मैदान दिसत आहे मैदानाच्या आसपास काही झाड आहेत.

खूप शांत वातावरण आहे इथे कोणीसुद्धा दिसत नाही.

पेट्रोल पंपाच्या ग्राउंड वरती एक कुत्रा बसलेला आहे.

खाली हिरवळ दिसत आहे आणि डोंगरांमधून--

हॉटेल चं नाव आचारी असं आहे.

उंच उंच कटडे आहेत ते एका साइडला गाड्या थांबलेल्या आहेत गाड्या वरती काही माणसं आहेत.

समोर आपल्याला एक मोठा हॉल दिसत आहे त्या हॉल मध्ये खूप चेअरस ठेवलेल्या आहेत.

हॉल च्या भिंतीला एक वॉच लावलेले आहे.

आपल्यासमोर एक गुफा दिसत आहे की जी ती गुफा खूप छोटी आहे.

त्या सगळ्यांनी रेड कलर चे कुरते घातलेले आहेत.

जो की तो खंडराच निरीक्षण करत आहे.

इथे समोर आपल्याला कार पार्क केलेल्या दिसत आहेत कार पार्क च्या पुढे दोन चार बिल्डिंग आहेत.